हॅलो हा माझं नाव वैभव आहे. मला महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं होत. त्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती.

नाही. नांदगावला मी राहतो. तर मला तुमच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं होत.

झिरो म्हणजे तुमचं काय आहे? स्टुडन्ट आहेत का तुम्ही? हा मी स्टुडन्ट आहे. विद्यार्थी आहे मी.

युवा खात्याचे मग त्याचे काय बेनेफिट वगैरे कसं आहे?

आं पण मला सांगा म्हणजे काहीतरी कमीतकमी असं काहीतरी शिल्लक ठेवावी लागतीच. त्याच काय आहे ते?

शंभर रुपये तुमच्याकडेच असतात. शंभर रुपयांमध्ये खातं ओपन करा. युवा खातं ओपन करतात तुमचं.

आणि मग त्याला आम्हाला ते डेबिट कार्ड वगैरे मिळतं का एटीएम कार्ड?

पण त्याचे काही असतात का शुल्क वगैरे?

एकशे अठरा हा. आणि आम्हाला म्हणजे त्याच्यातुन म्हणजे आं समजा रेट वगैरे कसा आहे? व्याजदर कसा आहे त्याचा? तुमचा आवाज मला काही येत नाहीये. बँकेत येऊन जा ना तुम्ही. सगळं सांगू तुम्हाला माहिती. तुम्ही इथंच राहता नांदगावला राहता ना. मग जवळच आहे ब्रँच.

हा आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा ओपन करू शकता एस वी अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्रच्या साईटवर जाऊन ऑनलाईनही ओपन करता येतं अकाउंट. हो जर आधार कार्ड, पॅन कार्ड तुमचं हे असेल ना, लिंक असेल सगळं मोबाईल नंबर हे ते तर तुम्ही त्याच्यात अकाउंट ओपन करू शकता ऑनलाईन. ते जे आपण

मग हे ऑनलाईन युवा मध्ये पण करता येत मला ना. आणि समजा मला ऑनलाईन हे एफ डी पण करता येईल काय?

मला पासबुक वगैरे मिळेल का. ऑनलाईन जर मी केलं अकाउंट ओपन. हो ऑनलाईन कुठलंही अकाउंट ओपन केलं तर तुम्ही ब्रँच टाकणार. कुठली ब्रँच आहे ती

त्याच्यामध्ये. मग त्या ब्रॅन्चमध्ये तुमचं अकाउंट ओपन करणं झालं ना कि इथं यायचं मग तुम्हाला प्रिंट देऊ पुस्तकाच्या आम्ही. म्हणजे मला पासबुक वगैरे जसं बाकीच्यांना मिळतं तसं सगळं मिळून जाणार.

आं म्हणजे आता समजा माझं महाराष्ट्राचं एटीएम कार्ड आहे. ते मी इकडे दुसऱ्या एटीएम ला लावलं. म्हणजे आता मी बाहेर गेलोय. दुसऱ्या बँकेमध्ये लावलं तर ते आं काही शुल्क वगैरे लागतं का? काही चार्जेस पडतात का त्याचे? आमच्या ब्रॅन्चहून ट्रान्झेकशन केलं तर काही नाही. जर अदर ब्रँचमधून ट्रान्झेकशन केलं तर तर मग आहेत चार्जेस.

हा. म्हणजे कसे चार्जेस लागू शकतात? किती लागू शकतात?

तुम्ही बँकेत येऊन जा ना. आम्हाला सध्या स्टाफ नाहीये इथे.

एकटीच आहे मी. समोरनं गर्दी पण आहे माझ्या आता. बँकेत येऊन जा. सगळी तुम्हाला माहिती सांगू. सोमवारी मंगळवारी या.